आंही जेव्हा आपण हॉटेल मध्ये गेलो भाई हॉटेल पण खूप हां त्याचा काय प्रश्नच नाय चांगला होता ते हो हॉटेल भारीच होत म्हणजे ते दिसायला वगैरे पण भारी होत ते राह्यलं वगैरे स्वयं पण त्यांनी खूप चांगली केलती

झोपायची जागा वगैरे तर खूप जास्त आवडली मला खायचं येवडा चांगलं नव्हतं म्हणजे महाग वगैरे खूप जास्त होत पण तरी ठीक होत चांगला होत बाकी ते जागा वगेरे तर खूप आवडली त्याच्या नतंर पूल पण चांगला होता भेटलं तरी त्या लोणावळा मध्ये हां ते पण आहे आता परत जायचं चालू आहे

तिथे तस तर अजून माझ्याच येणार आहे पण जास्त जन बघू ह्या वेळेस विनीत ला पण बोलवू आपण अरे विनीत च्या घरचे सोडत नायरे पहिलेच इतके मॅटर आहेत त्याचे

त्याच्या घरचे खूप स्ट्रिक्ट काय माहिती का बाप रे असं का काय माहित भाई असेल काही तरी

हां ते पण आहे ते तो आला तर अजून माझ्या येईल बघू आता

ते हॉटेल वगैरे चे काय बोली मग ममी आला नाय तर फोटो मागितले तर सांगितलं ममी ला कि असं असं झाल वगैरे सगळं सगळं सांगितलं ती म्हणाली छान आहे आपण पण जाऊ एकदा वगैरे हां ते फक्त बोलण्या साठी असत आपल्याला घेऊन कधी जात नाही ते आपल्याला स्वतःला प्लॅन करावा लागतो

नाही रे भाई सगळं खोत असत तस काही होत नाही काय नाय तर फोटो वगैरे बघून तर म्हणले ठीके म्हणून जाऊ छान हे

हां मला पण तेच बोलत होते मला नाय वाटत घेऊन जातील ते अरे ते ट्रॅव्हलिंग वगैरे तर तशी पण जमणार माझ्या घरच्यांना

हो ते पण आहे

हो सिनरी वगैरे पाणी वगैरे किती छान होत ते हां तिकडचं पाणी म्हणजे गढूळ होत ते तरी पण ठीके चांगलं होत

हां हवा तर खूप जोरात होती तिथे हवा हवा तर त्याचा इतका छान वाटत हां

आता फूडच्या वेळेस तर माहित नाही सध्या तरी आम्ही आता आता यश चालाय तर त्यांना तो जायचा पहिले आम्ही जाणार आहे तामिनी घाट अच्छा जाऊ ना मग बघू आता प्लॅन करणार आहे हां चालेलना कुठे कुठे जायच ठरवलंय आम्ही तर आता सध्या एकच जागा पकडली कि तिकडेच जाऊ आपण बाकी म्हणजे कसं आहे माहिती आहे का फिर फिर करण्या मध्ये त्याच्या पेक्षा जास्त माझ्या नाही का एकच जाग्या वर राहून काय म्हणतोय कुठे जाणार आहे तुम्ही

अच्छा तामिनी घाट कुठं आला ते ते लोणावळच्या त्या साईड ला मला वाटतं बघू मी पण ऐकलं आहे जाऊ आपण पण चालेल ना जाऊ आपण मला मला तर आता कॉलेज जरी चालू झाला मी हॉस्टेल ला जाणार आहे मंग मला वेळच वेळ आहे हॉस्टेल ला पण चालास का तू

अरे सांगितलं तर होत

मला तर नाय वाटत मला आता घरचे सोडतील लवकर कारण आपली पाहिलीच झाली आहे त्या नंतर आता दुसरी ट्रिप कि नाय मला पण तेच वाटाय मझ्या तर अली आता दुसरी वेळेस कुठे तरी दुसऱ्या ठिकाणी जाऊ

कुठे जायचा काय ठरवलंयस का हां मी तर तेच म्हणतोय आता मी जाऊन येईल यश सोबत तेव्हा मला कळेल ती जागा कशी आहे मग आपण परत तिकडे जाऊ चालेल ना तस पण ते जागा वगैरे तर ते चांगलीच असणार आहे आणि वरून पाऊस वगैरे पाऊसच्या दिवसात आपण गेलो तर अजून छान

पुण्यात आपण कोणतं शनिवार वाडा वगैरे

हां एवड नाही तरी तरी पण

आणि तिथे बाकीचा आपण खाऊ वगैरे शकतो काय काय

तिथे खायला वगैरे खूप काय काय हम्म पावसाळ्यच्या दिवसात वेगळाच मझ्या असते हम्म बघू आता जेव्हा परत नेक्स्ट टाइम परत कधी झालं हो चालेल ना आपल्याला जेव्हा आपण लोणावळा गेलो होतो आपल्याला नतंर नतंर जेवणाचे लय वांधे लागले होते हो ते पण आहे काहीच टाईम फिक्स नव्हता काहीच हाना आपण कस ते कस त्याला हां ते पण आहे

बाकी आपल्याला चांगले मित्र भेटले तिथे

नाही रे एवड खास नव्हता खूप हे होत अं महाग होत

तिकडच्या पेक्षा तरी म्हणजे रात्रीच जे ते एक्सट्रा चार्जे लावत त्याच्याने तरी

त्याचा तू इथे कधी येणार आहेस परत मी आता तिकडं लवकरच येणार आहे तरी चार पाच दिवस लागतील हां भेटू ना आपण

विनीत तर खूप दिवस झाले काय हे नाय आला त्याला बोललो मी कि पण तो नाय म्हणलं हम्म त्याच्या घरच्यांनी सोडला नसणार परत तेच प्रॉब्लेम

पण मी बोलो नव्हतो किती दिवस तरी त्याला सोबत

कधी जायचा आहे मग त्याचे विडिओ कधी करून देणार आहेस मग तू आता देतो ना एक तीन चार दिवस नतंर सगळयांना तसेच बनव भाई तू कारण आता तर खूप कॉलेज मुळे मला वेळ नाही भेटत आहे हां हां

हां मी करू शकतो रे आता तर मी ऍनिमेशन करणार आहे चालेल चालेल ठीके करतो नतंर बाय हां हां बाय

शेती उद्योग व्यापार बँकिंग विमा वाहतूक इत्यादि सर्व व्यवसायांच्या आर्थिक घडामोडींचा समावेश व्यवसाय वित्त व्यवस्थेअंतर्गत केला जातो. थोडक्यात उद्योग वित्त व्यवस्थापन पण हे वित्त सहसा संपत्ति वित्त असत. शेती वित्त व्यवस्था या सारखे वित्त व्यवस्थे मध्ये केला जातो. उद्योग व्यवसायातील निधी उभारणे निधी चे व्यवस्थापन करणे निधीचे वाटप या सर्व गोष्टींचा व्यवसाय वित्त व्यवस्थे मध्ये उभा उभा केला जातो. भांडवळाचे महत्व वित्त नियोजन वित्त व्यवस्थ अधोरेखित केले आहे.

सर्वसाधारण पणे वित्त व्यवस्थापन व्यवस्थापनचे हे एक वैशिष्टय पूर्ण काम आहे . याचा अर्थ व्यवसईक निधी व्यवस्थापान संस्थेचे उदिष्ट गाठण्यासाठी निधी उभा करणे व त्या निधी चा प्रभावी वापर करणे यालाच वित्त व्यवस्थापन असे म्हणतात. वित्त वित्त व्यवस्थापन बऱ्याच श्या लेखकांनी सांगितले आहे. त्यापैकी काही महत्वाच्या व्याख्या महत्वाच्याआर्थिक कारणाचा म्हणजे भांडवळचा प्रभावी वापर करण्याचे वित्त व्यवस्थापन निगडीत आहे. वित्त व्यवस्थापन चा अं व्यवहार म्हणजे निधी मिळवणे व त्या निधी चा व्यवसायात करणे . वरील दोन्ही व्याख्या मधून हे स्पष्ट होते की वित्त व्यवस्थापन ला दोन बाजू आहेत. निधी उभारणे आणि निधी चा प्रभावी वापर करणे आता आपण असे म्हणू शकतो की वित्त व्यवस्थापन हे कृती आहे आर्थिक बाबींचे नियोजन संघटन निर्देशन समन्वय व नियंत्रण ठेवणारे हे एक शा म्हणूनच याला साधारण व्यवस्थापन असे म्हटले जाते . अजून एक उद्योग त्याला अनन्य साधारण असे महत्व आहे कारण ज्या व्यवसायाचे सर्व व्यवहार वित्त किवा वित्त वापर या भोवतीच फिरत असतात. वित्त व्यवस्थापन ची भूमिका प्रत्येक उद्योग व्यवसायासाठी वित्त व्यवस्थापन अत्यंत गरजेचे आहे. नफा पवणारे किवा नफा न पवणाऱ्या व्यवसायासाठी सुद्धा त्याची आवश्यकता आहे आर्थिक साधना नंतर करण्याच्या कार्यामध्ये महत्वाची याला भूमिका पर पडावी लागते . ज्याला एकोणविसशे एकयानाव मध्ये नवीन आर्थिक धोरणा नुसार भारतातील वित्त व्यवस्थ मध्ये महत्वाची सुधारणा घडून आली आहे. खुली बाजार पेठ व अंतर राष्ट्रीय स्थरावरील खुली वित्त व्यवस्थापन आणि गुंतागुंतीचे झाले आहे . वित्त बदलत आहे. अं राष्ट्रीय व आंतर राष्ट्रीय स्तरावरील घडामोडी मुळे याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. कंपन्यांच्या आर्थिक धोरणावर याचा थेट परिणाम झाला आहे. भरता सारख्या विकसण शील देशा मध्ये वित्तीय व्यवस्था महत्व प्राप्त झाले आहे. हे व्यवसाय हे समजच्या घटकांनी केलेल्या हे बचत च्या पैसीयावर अवलंबून आहे. हे बचतअल्प व अपुरी आहे. याचा त्या अल्प बछतीचा उपयोग विकासाच्या अनेक कामाकरिता करावा लागतो. म्हणून सरळ निधी उद्योग व्यवसायाला वापरला जातो. त्याचे योग्य व्यवस्था लावणे अत्यंत गरजेचे असते . आता आपण वित्त व्यवस्थापन शी भूमी काम समझून घेण्यासाठी व त्याच्या कार्याचा अभ्यास करू. वित्त व्यवस्थापन ची कार्य वित्त व्यवस्थापन ची कार्य दोन प्रकारत विभागली आहे. दैनंदिन कार्य आणि कार्यकारी कार्य. दैनंदिन कार्य कार्यालयात दफ्तर ठेवणे आर्थिक नियोजन पद्धत तयार करणे. नियोजन करणे. उधरीचे व्यवस्थापन संचालक मंडळास कमपणीच्या आर्थिक स्थितीची कल्पना देणे. व त्या नुसार खरेदी विक्री इत्यादि गोष्टीचा निर्णय घेण्यास सांगणे . कार्यकारी कार्य निधीच्या आवश्यकतेचा अंदाज. उद्योगासाठी लागणाऱ्या निधीचा अंदाज अत्यंत काळजीपूर्वक घेतला पाहिजे . उद्योग व्यवसायासाठी दीर्घ कालावधी व अल्प कालावधी अस निधीची गरज असते. अश्या निधी चा काळजी पूर्वक अंदाज घेणे गरजेचे असते . निधीचा अंदाज बंधने म्हणजे उद्योगासाठी लागणाऱ्या निधीचा आराखडा काहीकाळ आधीच बनवणे त्यालाच अपेक्षित कार्यक्रमासाठी लावणाऱ्या निधीचे अंदाज पत्रक अं बनवणे असे म्हणतात. निधीचा अंदाज बसवणे म्हणजे फक्त कीती निधीचा आवश्यकता असते हे ठरवणे नव्हे तर या मध्ये इतर गोष्टी चा अभ्यास करावा लागतो तो म्हणजे निधीची काळमर्याद निधी पुरवठ्याची वेळ निधीची निधीचे स्त्रोत नक्की करणे एकदा का आवश्यक निधीचा अंदाज आला की निधीच्या वेगवेगल्या स्त्रोतनचा विचार सुरू होतो. विविध प्रकारच्या प्रतिभूती जश्या भाग कर्ज रोखयाची इत्यादीची विक्री केली जाते. वित्तीय संस्था बँका यांच्या निधी घेतला जातो खूप काळजी पूर्वक निधीची स्त्रोत ठरवली जाते. दीर्घकालीन निधी

त्याचा या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या पाहिज. अश्या प्रकारे आर्थिक बाबींचा निर्णय घेतांना अत्यंत काळजी घेतली गेली पाहिजे. गुंतवणुकीचा निर्णय घेण्या कंपनीने उभ्या केलेल्या निधी अं च्या वापरा संबंधीचा निर्णय घेणे म्हणजे गुंतवणुकीचा निर्णय घेणे . कोणत्या प्रकारच्या मालमत्ते मध्ये निधीची गुंतवणूक करावी या संबंध असतो. निधी दोन प्रकारच्या मालमत्ते मध्ये गुंतवला जातो. दीर्घ मुदतीची मालमत्ता आणि अल्प मुदतीची मालमत्ता . प्रारंभीक निधीचा मोठा भाग हा स्थिर मालमत्ते मध्ये गुंतवला जातो. उदा जमीन इमारत यंत्र यंत्रसमग्रि furniture इत्यादि मध्ये गुंतवला जातो. याला भांडवली अंदाजपत्रक असे . निधी गुंतवण्याच्या प्रक्रियेला खेळते भांडवल व व्यवस्थापन असे म्हटले जाते. रोख रक्कम उदा मालाचे मूल्य भारत सरकार याला चालू मालमत्ता असे म्हणतात. रोख रकमेच्या वित्त व्यवस्थापन निधीचा वापर योग्य तऱ्हेन लाभांश धोरण प्रत्येक उद्योग व्यवसाय या नफा कामवणाऱ्या व्यवस्था आहेत. कंपण्याची मिळकत. निधीच्या कौशल्यपूर्व व कार्यक्षम वापरावर निर्धारित होते. लाभांश प्रक्रियामध्ये वित्त व्यवस्थापन गुंतवणुकीचा निर्णय घेत असतो. कीती प्रमाणात नफा वाटप करायचा व कीती नफा व्यवस्थेत जपून ठेवायचा याचा संबंधीचा निर्णय त्याला घ्यावा लागतो साधारणतः भागधारक जास्त नफासाठी अपेक्षा करतात या नियामक म्हणजे योग्य व्यवस्था विकासासाठी नफा वापरला या दोघांच्या अपेक्षेचा मान ठेवून त्यांचे संतुलन साधावे लागते. कार्यमानचा तपासू विश्लेषण आर्थिक व्यवहार व्यवस्थित चालण्यासाठी निधी कार्यमानला करणे गरजेचे असते या साठी नफा तोटा यांचा इत्यादि कागदपत्रे बनवली जातात. संचालक मंडळाला सल्ला दिला. वित्त व्यवस्थापक आर्थिक सल्ले देत असतो . आर्थिक संकटाला सामोरे जाण्यासाठी उपाय योजना करत असतो. वस्तु चे मूल्य ठरविणे. लाभांशचे धोरण ठरविणे कंपण्याचे विकृती करणे. इत्यादि संबंधीचे महत्वाचे सल्ले तो देते असतो वित्त व्यवस्थापकाचे उदिस्ते व्यापारी संस्था या नफा विमुक्त संस्था आहेत. त्यांची उदिष्टे पैसीयच्या माध्यमातून व्यवस्थित केली जातात. अशी उदिष्टे खालीलप्रमाणे खाली दिलेली आहेत. नफा महतमी करण संपत्ति महतमी करण नफा महतमी करण कमविणे प्रत्येक उद्योग व्यवसाय तत्व आहे. या तत्वानुसार व्यवसायातील प्रत्येक कार्याला पाच उदिष्ट समोर ठेवून केले जाते. नफा महतमी करण हे तत्व परंपरागत आले आहेत. नफा हे व्यवसायाचे यश साधन आहे. या संकल्पनेवर आधारित तसे तत्व आहे. याचा अर्थ असा आहे. की व्यवहार व्यापारी संस्थाने फक्त नफा वाढवणरे उपक्रम हाती घेतले पाहिजे या उपक्रम मध्ये कमी नफा हे असे उपक्रम टाळले पाहिजे.

भागधारकांना चांगला लाभांश मिळू शकतो. कमाल नफ्यामुळे भविष्यात उभारणे शक्य होते समाजासाठी आर्थिक कल्याणकारी योजना राबवण्यासाठी कमाल नफा उपयुक्त असतो. संपत्ति महतमी करण वित्त व्यवस्था म्हणजे एकमेव उदिष्ट म्हणजे मालकाच्या संपत्ति चे महतमी करण होय . नफा महतमी करण हा वंशाचा व अभ्यासतमक उदिष्ट आहे. वित्त व्यवस्थापनाचा समहक्क धारकांच्या संपतीचे महतमी करण आहे संपत्ति महतमी कारणाला मूल्य महतमी कारण असे म्हणतात. याचा अर्थ व्यवसायाचे वर्तमान मूल्य घडविणे वाढविणे असा होय. वित्त व्यवस्थापनाचा सर्व भर संपत्ति म्हतमी करणावर आहे. भागांचे वजन मूल्य हे भागधरकरच्या संपतीचे प्रतिबिंब आहे. याचाच अर्थ संपत्ति महतमी करण म्हणजे भागांच्या वजा मूल्या चे महतमी करण अश्या प्रकारे ज्या भागांचे बाजार मूल्य वाढते . त्या भागांची संपत्ति ही वाढते . समूह हक्क भागांची विक्री भाग बाजारात होत असते. भागांचे मूल्य कंपनीच्या नफ्यानुसार व आर्थिक परस्तितीनुसार कंपनीचे उत्पन्न लाभांश इत्यादि गोष्टी भागांच्या बाजार मूल्या वर अवलंबून असते . म्हणूनच आर्थिक निर्णय घेतांना कंपनी समोर भागांच्या बाजार मूल्याचे वृद्धिकरण हेच ध्येय असले पाहिजे. वित्त नियोजन वित्त नियोजन हे व्यवस्थापणेचे महत्वाचे कार्य आहे . दैनदीन व्यवसाय व्यवस्थेशी याचा संबंध आहे . हे एक सतत घडणारी प्रक्रिया आहे. वित्त व्यवस्थापन शिवाय पुढे जाऊ शकत नाही वित्त नियोजन ची गरज फक्त नफा कमवण्यासाठीच नसून व्यवसायाचे अस्तित्व टिकवण्यासाठी आहे. वित्त नियोजन म्हणजे आर्थिक गरज निर्धारित करणे व त्यानंतर भांडवळच्या स्त्रोतनची आधुनिक व्यवस्थापन वित्त योजनेला खूप महत्व देते. त्यात नफा विक्रीचे लक्ष ठरविले जाते.

Hi mam hello mam news विषयी तुम्हाला काय वाटतं तुम्ही आज काल कुठल्या news ऐकता मी कालच दोन धक्कादायक news ऐकल्या होत्या म्हणजे काल आपल्या indian cricketer रिषभ पंत अं जो माझा favorite cricketer ये तुम्हाला अं त्याची bating खुप मस्त ये अं त्याचा अं खुप भयानक accident झाला पण अं चां एक चांगली गोष्ट ये म्हणजे त्याला जास्त काही झालं नाही तो सुखरूप ये अं त्याचा जीव पण वाचला अं त्याच्या गाडीकडे बघून बिल्कुल असं वाटत नाही कि त्याचा जीव वाचला असन पूर्ण त्याची गाडी blast झाली ती आणि अं त्याचा तो त्याच्या अं म्हणजे मुंबई वरून तो

सकाळची वेळ ओटी चार पाच वाजता त्यामुळं अं त्याला ती झोपेची अं झोपेचा वेळ असतो सगळयांचा तर मला असं वाटतं त्याच्या अं त्याला पण थोडीशी झोप आली असन किंवा झोपेमध्ये त्याच्याकडून अं ते अं divider वरून त्याची गाडी उलटली आणि दुसऱ्या divider वरून उडून पडली पण अं एक चांगली गोष्ट ये कि त्याच्या जीवाला काही झालं नाही जास्त फक्त खरचटलं. आणि असं पण अं अफवा येतात कि त्याला plastic surgery गरज पडती ये पण मला असं वाटत कि त्याला plastic surgery वगैरे काही गरज पडणार नाहीकारण कि त्याच्या चेहऱ्याला जास्त काही झालं नाही ये फक्त त्याच्या अं डोक्याला थोडासा मार लागला ये आणि पाठीला थोडासा मार लागला ये त्यामुळं आणि पायाला पण थोडासा मार लागलाय पण त्याच असं काही नाही पाय तुटला हात तूटला कधीच cricket नाही खेळू शकणार

सत्कार करण्यात आला त्यामुळ त्यांना trofy वैगरे देण्यात अली तिथे अं कि त्यांनी एका मान indian cricketer च आपल्याला भारताला represent करतो त्याचा जीव वाचवला त्यामुळं त्यांचा उत्साहात अं सत्कार केला आणि सध्या पुरता त्यांना त्याला तिथंच अं hospital ला नेलं होत पण आता बहुतेक त्याला अं दिल्लीला shift करणार दिल्लीच्या hospital मध्ये shift करणार ये

अं खूप वय पण होतं आणि त्यांची तब्बेत पण खूप सिरीयस होती खुप दिवसांपासून आणि काल अं त्यांचे निधन झाल तर news अं मी हे पण ऐकले news मध्ये कि त्यांचं त्यांचा अं त्यांना अंतिम संस्कार तिथंच अं त्यांच्या अं घराच्या तिथंच म्हणजे त्या तिथं राहत होत्या तिथंच देण्यात आल तिथे खूप मोठे मोठे लोक पण आले होते जस कि अं आपले अं अं अं prime minister जे हे CM वगैरे सगळेच आले होते तिथे त्यांच्यासाठी तिथं आणखी अं एक news ऐकली मी काल ती पण वाईटच news होती hockey player आहे इंग्लंड चा तर त्याच पण heartattack नि निधन झालं त्याच नाव पेले होतं त्याचं पण अं तो पण अं मस्त hockey खेळत होता किंवा त्याने आत्ता ह्याच्यामध्ये अं hockey मध्ये तो पोर्तुगल कडून खेळत होता त्याने पण मस्त hockey खेळला होता आणि त्याने आत्ता world cup पण अं semi final मध्ये होते तर मला असं वाटतं कि अं ती पण एक मोठी धक्कादायक बातमी होती तुम्हाला काय वाटतं या बद्दल हो mam तुम्ही या तिन्ही news सांगितल्या त्या तिन्ही वाईट होत्या त्यात एक गोष्ट मला चांगली वाटली कि जो cricket player आहे वृषभ पंत म्हणजे कि त्याचा त्याला काहीच बॉ एवढे अह एवढे अं मेजर असं अह लागलेलं नाही किंवा दुखापत वगैरे झालेलं नाही किंवा त्याचं plaster वगैरे झालेलं नाही त्याच पाय cricket खेळतो म्हणजे त्याचा पाय ठीक राहणे खुप महत्वाचं ये कारण running नाही करू शकले तर ते अं रन पळू नाही शकला तर तो run अं running run नाही घेऊ शकनार ना त्यामळे त्याला काही झालं नाही हि खुप चांगली news आहे आणि ज्यांनी त्याच जीव वाचवला ते खरच अं म्हणजे आहे conductor ते खरच चांगले असतील किंवा त्यांनी काही तरी विचार केला असेल तर एखाद्या वेळेस अस पण होत खुप major accident होतात पण कोनीही त्यांना hospital मध्ये घेऊन जात नाही फक्त जास्त blood गेल्या नंतर किंवा खूप जास्त वेळ अं गेल्या नंतर अं तिथेच त्यांचा अं मृत्यू होतो पण अं वृषभ पंत विषयी असं काही झालं नाही हि खुप अं चांगली आणि अं महत्वाची गोष्ट ये त्याचा कोणीतरी जीव वाचवला कारण तो आपल्या cricket team साठी खुप महत्वाचा आणि खूप चांगला player आहे तो player खेळतो पण खूप शांततेत त्याची bating पण खूप छान असते

आणि य मो PM मोदी हे अं पंतप्रधान असल्यामुळे मोदीना पण एवढा काही वेळ भेटत नव्हता किंवा अं मोदी अं पण मोदीची एक गोष्ट त्यात चांगली होती त्यांना कितीही busy असेल तर ते महिन्यातून किंवा एक दोन महिन्यातून त्यांच्या आई कडे जाऊन राहत होते मला त्यांची हि गोष्ट फार आवडते कारण कि त्यांनी त्यांच्या आई साठी वेळ काढला कारण कि मोदी तर unmarried आहे त्यांचं तर लग्न झालं नाही पण त्यांच्या family मध्ये फक्त त्यांची आई च होती तर त्यांनी त्यांच्या आई साठी खुप अं काळजी घेतली हे पण बरोबर ये पण जर अं मला असं वाटत कि अं मोदी आई जवळ असते तर चांगली एक प्रकारे काळजी घेतली असती तर त्यांच्या आई च एवढं लवकर निधन झालं नसत कारण की मोदींच्या न्युज मध्ये बघून खुप असं वाईट वाटलं कारण कि शेवटी कोणाची आई जाणं दिवाळीची च गोष्ट ना असेल तरी पण अं आणि तुम्ही ते हि news ऐकली का ते अं राकेश अं नीता अंबानी च्या इथे कसली तरी party होती ती कोणती पार्टी होती ते आम्हाला कळच नाही तुम्हाला कळलं का madam